मोझिल्ला फायरफॉक्स च्या प्राथमिक ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत मोझिल्ला फायरफॉक्स म्हणजे काय
फायरफॉक्स कशासाठी
व्हर्जन्स सिस्टम रिक्वायरमेंट्स डाउनलोड व इन्स्टॉल करणे आणि वेबसाईट उघडणे
फायरफॉक्स हे एक विनामूल्य आणि मुक्त वेबब्राऊजर आहे
उबुंटू लिनक्स चे हे डिफॉल्ट वेब ब्राऊजर असून ज्यावर आपण इंटरनेट वापरू शकतो
ह्याने आपल्याला वेब पेजेस बघता आणि नॅव्हिगेट करता येतात
हे googleयाहू सर्च किंवा बिंग सारखी सर्च इंजिन्स वापरून वेबपेजेस शोधते
फायरफॉक्स हे मोझिल्ला फाउंडेशन च्या प्रोग्रॅमर्सनी बनवलेले ब्राऊजर आहे
मोझिल्ला विषयी अधिक माहिती mozillaओआरजी वर उपलब्ध आहे
हे विंडोज मॅक ओएसएक्स आणि लिनक्स या ऑपरेटिंग सिस्टम्स वर काम करते
उबुंटू वर कॉन्करर गूगल क्रोम आणि ओपेरा हे इतर वेबब्राऊजर्स आहेत
येथे आपण उबुंटू लिनक्स 1004 वर फायरफॉक्स चे व्हर्शन 70 वापरणार आहोत
फायरफॉक्स मध्ये प्रायव्हसी गती आणि अद्ययावत तंत्रज्ञान यांचा सुरेख संगम आहे
यात टॅब्ड विंडोज built इन स्पेल चेकिंग pop अप ब्लॉकर इंटिग्रेटेड वेब सर्च फिशिंग प्रोटेक्शन सारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत
फायरफॉक्स मध्ये वेब ब्राऊजिंग बरोबरच चित्रे व वेब पेजेस जलद दिसू शकतात
त्यात खोट्या वेबसाईट स्पायवेअर एंड व्हायरस ट्रोजन्स किंवा इतर मालवेअर पासून वाचण्यासाठी सुरक्षा आणि प्रायव्हसी चे पर्याय आहेत
युजरच्या गरजा व आवडीनुसार add ओएनएस सॉफ्टवेअर्सच्या सहाय्याने फायरफॉक्स च्या रूपात व सुविधांमध्ये बदल करता येतो
फेडोरा उबुंटू रेड हात डेबियन आणि सुसे वर फायरफॉक्स सुरू करण्यासाठी या काही सिस्टम रिक्वायरमेंट्स आहेत
उबुंटू लिनक्स 1004 वर फायरफॉक्स सुरू करण्यासाठी पुढील लायब्ररीज किंवा पॅकेजेस लागतात
GTK 210 ओर हायर ग्लिब 212 ओर हायर libstdc 43 ओर हायर पांगो 114 ओर हायर xओआरजी 17 ओर हायर आणि हार्डवेअरमध्ये किमानPentium 4 512एमबी राम आणि हार्डड्राईव्हमध्ये 200एमबी स्पेस असणे आवश्यक आहे
सिस्टम रिक्वायरमेंट्स बद्दलची पूर्ण माहिती फायरफॉक्स च्या वेबसाईटवर दिलेली आहे
mozillaकॉम या अधिकृत वेबसाईटवरून मोझिल्ला फायरफॉक्स डाऊनलोड करा
येथे Firefoxचे अद्ययावत व्हर्शन मिळेल
किंवा एल सिस्टम्स एंड लँग्वेजेस या लिंकवरून अधिक पर्याय मिळवू शकतो
मोझिल्ला फायरफॉक्स ७० भाषांमध्ये उपलब्ध आहे
येथे स्थानिक भाषेनुसार व्हर्जन्स डाऊनलोड करता येते उदाहरण हिंदी आणि बंगाली
तसेच विंडोज मॅक किंवा लिनक्स च्या आयकॉनवर क्लिक करून ऑपरेटिंग सिस्टम देखील निवडू शकतो
उबुंटू लिनक्स मध्ये फाईल सेव्ह करण्याचे लोकेशन निवडा
होम फोल्डरमधील डाऊनलोडस् डिरेक्टरी डिफॉल्ट लोकेशन असते
सावे फाइल हा पर्याय निवडून पॉपअप विंडो वरीलOk वर क्लिक करा
हे Firefoxच्या आर्काइव होम डिरेक्टरीतील डाऊनलोडस् या डिरेक्टरीत सेव्ह होईल
टर्मिनल विंडो उघडा आणि डाऊनलोडस या डिरेक्टरीत जाण्यासाठी सीडी Downloads ही कमांड टाईप करा
आता एंटर दाबा
डाऊनलोड केलेल्या फाईलमधील घटक एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी तार एक्सजेएफ firefox 701tarबीझ2 ही कमांड टाईप करा
आता एंटर दाबा
फायरफॉक्स 70 सुरू होण्यासाठी लागणा या फाईल्स एक्स्ट्रॅक्ट होतील
Firefoxच्या डिरेक्टरीत जाण्यासाठी टर्मिनल विंडोवर सीडी फायरफॉक्स ही कमांड टाईप करा
आता एंटर दाबा
तुम्ही Firefoxच्या डिरेक्टरीत जाल
Firefoxब्राऊजर उघडण्यासाठी firefox ही कमांड टाईप करून एंटर दाबा
किंवा जर तुमची चालू डिरेक्टरी ही होम डिरेक्टरी नसेल तर फायरफॉक्स उघडण्यासाठी ही कमांड टाईप करा
Downloadsfirefoxfirefox डिफॉल्ट होमपेज सेट कसे करायचे ते आपण नंतर पाहू
आता rediffकॉम च्या वेबसाईटवर जाऊ या
ज्यावर ताज्या बातम्या आणि माहिती उपलब्ध आहे
मेनूबारखालील एड्रेस बार मध्ये wwwrediffcom टाईप करा
हे rediffकॉम या वेबसाईटच्या होमपेजवरील घटक दर्शवेल
या पानावरून विविध लिंक्सवर नेव्हिगेट करून आपण त्यातील घटक पाहू शकता
हेडलाईन्स tab च्या खाली पहिल्या लिंकवर क्लिक करा
असे फायरफॉक्स च्या सहाय्याने वेबसाईट उघडून नंतर इतर पानांवर नेव्हिगेट करता येते
फायरफॉक्स चा इंटरफेस आणि इतर वैशिष्ट्ये पुढील पाठात पाहू
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज
यांनी दिला आहे
सहभागासाठी धन्यवाद